हे एक इव्हेंट आयोजित केलेल आहे डेकोरेशन खूप छा --

अम वेगवेगळ्या अह ठिकाणी अह--

अ बिल्डिंग खूप पुरातन काळात--

दुकान आहे लेडीज शॉप ही आहे छोट्या मुलांचे कपडे आहेत.

ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स दिसत आहे.

रिक्षा दिसत आहे जी की ट्रान्सपरंट आहे.

इथे हे एक लायब्ररी आहे पिवळ्या --

ठेवला आहे अ ए कोल्ड्रिंक --

ओह अह वेगवेगळ्या प्रकारचे--

झोका खेळत आहे दूसरा मित्र त्याला--